एक बोटीवरती एक मुलगा उभा आहे रेड कलर चा त्याचा शर्ट आहे आणि जीन्स आहे ब्ल्यु कलरचा पॅन्ट --

या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे ट्रे आहे ट्रेमध्ये दोन कप आहेत ठेवलेले ब्लॅक कलरचे दोन चमचे आहेत त्यामध्ये.

या चित्रामध्ये समोर आपल्याला रिकामी जागा दिसत आहे आणि समोर झाड दिसत आहे.

पिवळ्या कलर्सची आणि आजूबाजूला लोक आहेत.

यामध्ये आपल्याला पेट्रोल पंप दिसत आहे पेट्रोलपंप वरती ब्ल्यु कलर आहे आणि --

आणि इथ बाइक आहे आणि त्याचा चश्मा दिसत हे काच दिसत आहे आरसा --

यामध्ये छोटासा तलाव दिसत आहे आणि तलावमद्धे बदक आहे.

इथ तलाव आहे तलावामध्ये पाणी आहे खूप छान आणि आजूबाजूला--